लिबर ऑफीस मठ वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण लिबर ऑफीस मठ चा परिचय आणि फॉर्मुला एडिटर या बदद्ल शिकू
आपण खालील विषय शिकू लिब्रिऑफिस मठ म्हणजे काय
फॉर्मुला एडिटर चा वापर करून Mathवापरण्यासाठी सिस्टम ची आवश्यकता
साधारण फॉर्मुला लिहीणे
लिब्रिऑफिस मठ म्हणजे काय
लिबर ऑफीस मठ गणितीय सूत्राना तयार करणे आणि संपादित करण्यासाठी संकल्पित केलेले एक सॉफ्टवेअर एप्लिकेशन आहे
हे लिबर ऑफीस सूट च्या आतमध्ये आहे म्हणून हे ओपन सोर्स विनामूल्य आणि वितरणासाठी आहे
मठ चा वापर करून तयार केलेले सूत्र आणि समीकरण एकटे कार्य करू शकतात किंवा लिबर ऑफीस सूट मध्ये इतर डॉक्युमेंट्स मध्ये हे वपरू शकता
सूत्र राइटर किंवा कॅल्क डॉक्युमेंट्स मध्ये अंतःस्थापित केले जाऊ शकतात
सूत्राचे काही उदाहरणार्थ फ्रॅक्शन्स इंटिग्रल्स इक्वेशन्स आणि मॅट्रिसेस
Mathच्या वापरासाठी सिस्टम आवश्यकता पाहु
विंडोस साठी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000 एक्सपी विस्ता किंवा विंडोज 7 ची गरज आहे
pentium कंपॅटिबल पीसी 256 एमबी राम उबुंटू लिनक्स साठी सिस्टम आवश्यकता आहेत लिनक्स कर्नेल व्हर्शन 2618 ओर हायर pentium कंपॅटिबल पीसी 512एमबी राम रिकमेंडेड
सिस्टम आवश्यकते वरील संपूर्ण माहिती साठी लिब्रिऑफिस वेबसाइट ला भेट द्या
जर तुमच्या कडे अगोदरच लिबर ऑफीस सूट प्रतिष्ठापीत असेल तर लिबर ऑफीस सूट प्रोग्राम मध्ये तुम्हाला मठ मिळेल
जर तुमच्याकडे लिबर ऑफीस सूट प्रतिष्ठापीत नसेल तर तर तुम्ही ऑफिशियल वेबसाइट वरुन यास डाउनलोड करू शकता
लिनक्स मध्ये तुम्ही सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरुन प्रतिष्ठापीत करू शकता
मी लिबर ऑफीस वर्जन 333 प्रतिष्ठापीत केले आहे
ठीक आहे आता सुरवात करू आणि मठ एप्लिकेशन उघडू
विंडोज मध्ये स्टार्ट मेन्यू वर जा
एल प्रोग्रामसगटगत लिब्रिऑफिस सुटेग्टगत लिब्रिऑफिस मठ वर क्लिक करा
आपण यास लिबर ऑफीस राइटर डॉक्युमेंट्स मधून सुद्धा घेऊ शकतो
नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट्स उघडण्यासाठी लिब्रिऑफिस राइटर वर क्लिक करा
आता राइटर विंडो मध्ये मठ वर जा
मेन मेन्यू बार वरील इन्सर्ट मेन्यू वर क्लिक करू आणि नंतर खालच्या दिशेने असलेल्या ऑब्जेक्ट वर आणि नंतर फॉर्म्युला वर क्लिक करा
आता आपण राइटर विंडो मध्ये तीन क्षेत्र पाहु शकतो
पहिले सर्वात वर राइटर क्षेत्र आहे
येथे लहान करडा बॉक्स वर लक्ष द्या
येथे आपण लिहिलेले समीकरण किंवा सूत्र गणितीय आकारात दिसतील
दुसरे फॉर्मुला एडिटर क्षेत्र किंवा समीकरण खाली आहे
येथे आपण विशेष मार्कप लॅंग्वेज मध्ये गणितीय सूत्र टाइप करू शकतो
आणि तिसरे एलिमेंट्स विंडो आहे जे उजव्या बाजुवर आहे
जर तुम्हाला एलिमेंट्स विंडो दिसत नसेल तर व्ह्यू मेन्यू वर क्लिक करून आणि नंतर एलिमेंट्स निवडून त्यास एक्सेस करू शकतो
ही विंडो आपल्यास गणितीय चिन्हे आणि वक्यप्रायोग पुरविते
जर आपण राइटर क्षेत्रा मध्ये करड्या बॉक्स च्या बाहेर एकदा क्लिक करू तर विंडो अदृश्य होते
मठ फॉर्म्युला एडिटर आणि एलिमेंट्स विंडो ला पुन्हा आणण्यासाठी करड्या बॉक्स वर डबल क्लिक करा
आता एक साधे गुणाकार सूत्र लिहु 4एक्स3 12
4 मल्टीप्लाईड बाय 3 इस इक्वॉल टीओ 12 आता विंडो मध्ये वर आणि खाली चिन्हांच्या श्रेणी आहेत
चला सर्वात वर डाव्या आयकॉन वर क्लिक करू
टूल टिप येथे युनरी किंवा बायनरी ऑपरेटर्स दर्शविते
आणि खाली आपण काही मूलभूत गणितीय ऑपरेटर्स जसे की अधिक वाजाबकी गुणाकार आणि भागाकार पाहु शकतो
दुसऱ्या रो मध्ये गुणाकार दर्शविणाऱ्या आ इंटो बी वर क्लिक करू
आता फॉर्मुला एडिटर विंडो कडे लक्ष द्या
हे टाईम्स शब्दा द्वारे विभक्त असलेले दोन प्लेस होल्डर्स दर्शविते
आणि सर्वात वर राइटर ग्रे बॉक्स क्षेत्रा मध्ये गुणाकार चिन्हाद्वारे विभक्त असलेले दोन चौकोन कडे लक्ष द्या
डबल क्लिक द्वारे फॉर्मुला एडिटर मध्ये पहिला प्लेस होल्डर चिन्हांकित करू आणि नंतर 4टाइप करा
पुढे फॉर्मुला एडिटर विंडो मध्ये दुसरा प्लेस होल्डर चिन्हांकित करून नंतर फॉर्मुला एडिटर विंडो मध्ये 3 टाइप करू
लक्ष द्या राइटर ग्रे बॉक्स आपोआप रिफ्रेश होऊन 4 इंटो 3 दर्शवित आहे
आपण वर असलेल्या व्ह्यू मेन्यू वर क्लिक करून अपडेट निवडू शकतो
किंवा विंडो रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट एफ9 चा वापर ही करू शकता
पुढे सूत्र पूर्ण करू आणि त्यात 12 इस इक्वॉल टीओ 12 जोडू
यासाठी दुसर्या आयकॉन वर क्लिक करू जे एलिमेंट्स विंडो मध्ये कॅटेगरीज सेक्शन मध्ये रिलेशन्स दर्शविते
येथे विविध रिलेशन्स एलिमेंट्स वर लक्ष द्या
पहिला ab आ इस इक्वॉल टीओ बीनिवडू
आपण पहिला प्लेस होल्डर डिलीट करू आणि दुसऱ्या प्लेस होल्डर मध्ये 12 टाइप करू
आणि हे आपले राइटर क्षेत्रा मधील पहिले सूत्र आहे 4 टाईम्स 3 इस इक्वॉल टीओ 12
आता आपण सोप्या पद्धतीत सूत्र लिहिण्यासाठी एलिमेंट्स विंडो चा वापर कसा करायचा हे शिकलो
आपण फॉर्मुला एडिटर विंडो वर राइट क्लिक करून आणि येथे चिन्ह निवडून सूत्र ही लिहु शकतो
एलिमेंट्स विंडो मध्ये कॉंटेक्स्ट मेन्यू सिंबल च्या समान केटेगरीस दर्शविते
कोणतीही कॅटेगरी निवडने हे त्या कॅटेगरी मध्ये उपलब्ध असलेले सिंबल दर्शविते
सूत्र लिहिण्याची तिसरी पद्धत आहे आपण फॉर्मुला एडिटर विंडो मध्ये प्रत्यक्षात सूत्र लिहु शकतो
येथे आपण मठ अप्लिकेशन समजू शकेल अशी विशेष मार्क अप लॅंग्वेज वापरुया
आपण मार्क अप लॅंग्वेज चे एक सोपे उदाहरण अगोदर पहिले आहे
4 टाईम्स 3 इक्वॉल्स 12
येथे टाईम्स हा शब्द लक्षात घ्या
या प्रमाणे 4 डिव्हाइडेड बाय 4 इक्वॉल्स 1 लिहिण्यासाठी मार्क अप 4 ओव्हर 4 इक्वॉल्स 1 आहे
आपण हे केले आहे
तुमच्यासाठी येथे असाइनमेंट आहे
राइटर विंडो मध्ये खालील सूत्र लिहा
4 डिव्हाइडेड बाय 4 1
तुमच्या सूत्रा च्या मध्ये रिकामी रेष एंटर करण्यासाठी न्यूलाईन मार्कअप चा वापर करा
आ बोलियन एंड बी 4 इस ग्रेटर थान 3 एक्स इस अप्रॉक्सिमेटली इक्वॉल टीओ य
एंड 4 इस नोट इक्वॉल टीओ 3 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात आपण खालील विषय शिकलो
लिब्रिऑफिस मठ म्हणजे काय
Mathवापरण्यासाठी सिस्टम ची आवश्यकता
फॉर्म्युला एडिटर चा वापर साधारण फॉर्मुला लिहीणे
स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र हि दिले जाते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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या टयूटोरियल चे भाषांतर मनाली रानडे यानी केले असून मी आवाज रंजना भांबळे आपला निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद